व्यक्ती समुद्राकिनावर बसलेला आहे पाठीमागे पाणी आहे तसेच काही जहाज पण दिसत आहे पाठीमागे काही झाडे दिसतायेत दाट जंगल दिसत आहे काही व्यक्ती च्या बोटी मध्ये चढतायेत तर काही उतरतायेत.

तसेच या ट्रॅव्हल्स वर जय मा असे काहीतरी नाव लिहलेले आहे हे ट्रॅव्हल्स पांढर्‍या रंगाचा आहे त्याचा दरवाजा उघडा आहे त्याच्या एक साइडला काहीतरी अ घरे आहेत किंवा हॉटेल असतील.